जावा मधील nested आयएफ एंड टर्नरी ऑपरेटर वरील ट्युटोरियलमध्ये स्वागत
ह्या पाठात nested आयएफ स्टेटमेंट्स आणि टर्नरी ऑपरेटर्स यांचा जावा प्रोग्राम मधील वापर पाहू
त्यासाठी उबुंटू व्ह 1110 जेडीके 16 आणि इक्लिपसाइड 370 वापरणार आहोत
आपल्याला रिलेशनल आणि लॉजिकल ऑपरेटर्स तसेच ifएल्से स्टेटमेंट्स ची माहिती असणे आवश्यक आहे
नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या
नेस्टेड आयएफ स्टेटमेंट म्हणजे आयएफ स्टेटमेंट मधील दुसरे आयएफ स्टेटमेंट
nested आयएफ statementचा सिंटॅक्स पाहू
येथे जर कंडिशन 1 ट्रू असेल तर प्रोग्रॅम कंडिशन 2 तपासेल
कंडिशन 2 साठी दुसरे आयएफ स्टेटमेंट वापरले आहे
जर कंडिशन 2 ट्रू असेल तर प्रोग्रॅम स्टेटमेंट किंवा ब्लॉक 1 कार्यान्वित करेल
अन्यथा प्रोग्रॅम स्टेटमेंट किंवा ब्लॉक 2 कार्यान्वित करेल
जर कंडिशन 1 फळसे असेल प्रोग्रॅम कंडिशन2 तपासणार नाही
त्याऐवजी प्रोग्रॅम एल्से स्टेटमेंट म्हणजे ब्लॉक 3 वर जाईल
हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ
आपल्याकडे इक्लिप्स इदे आणि उर्वरित कोड चा आराखडा आहे
नेसेडिफडेमो ह्या क्लास मध्ये मेन मेथॉड लिहिली आहे
दिलेली संख्या सम आहे की विषम ते तपासू
nested आयएफ द्वारे ऋण संख्याही तपासणार आहोत
मेन मेथॉड मध्ये टाईप करा इंट न् इक्वॉल टीओ माइनस 5 आपण न् ह्या व्हेरिएबल मध्ये ऋण संख्या घेतली
आता आयएफ कंडिशन लिहू
पुढच्या ओळीवर टाईप करा
आयएफ कंसा मध्ये न् लेस थान ल्ट 0 ओपन कर्ली ब्रॅकेट्स
एंटर दाबा
systemoutप्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये नेगेटिव्ह नंबर प्रथम ही ऋण संख्या आहे का ते पहात आहोत
असल्यास संख्या सम आहे की विषम हे तपासणार नाही
संख्या जर ऋण नसेल तर ती सम आहे की विषम ते तपासू
पुढच्या ओळीवर टाईप करा
एल्से ओपन कर्ली ब्रॅकेट्स एंटर दाबा
जर एक्झिक्युशन एल्से च्या भागात आले म्हणजे ही ऋण संख्या नाही
आता एल्से भागात सम किंवा विषम यासाठी तपासू
टाईप करा आयएफ कंसा मध्ये ओपन कर्ली ब्रॅकेट्स एंटर दाबा
systemoutप्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्ये एव्हेन नंबर टाईप करा एल्से पार्ट एल्से ओपन कर्ली ब्रॅकेट्स एंटर दाबा
टाईप करा systemoutप्रिंटलं कंसात डबल कोट्स मध्येओड नंबर सेमिकोलॉन सम किंवा विषम तपासताना ही संख्या ऋण नाही हे पाहिले
हे कसे कार्य करते ते पाहू
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
नेगेटिव्ह नंबर हे आऊटपुट मिळेल
आता धन संख्या वापरून पाहू
5 च्या जागी 5 घ्या
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
ओड नंबर हे अपेक्षित आऊटपुट मिळेल
आता सम संख्येसाठी पाहू
5 च्या जागी 10 घ्या
फाईल सेव्ह करून कार्यान्वित करा
अपेक्षित असलेले एव्हेन नंबर हे आऊटपुट दिसेल
आयएफ स्टेटमेंट मध्ये दुसरे आयएफ स्टेटमेंट समाविष्ट करणे म्हणजे nested आयएफ
नेस्टिंग करण्यासाठी कुठलीही मर्यादा नाही
शक्यतो 3 लेव्हल्स पेक्षा जास्त नेस्टिंग करू नये
आता टर्नरी ऑपरेटर पाहू
प्रथम मेन मेथॉड मधील हा भाग काढून टाका
एखाद्या संख्येला 2 ने भागण्याचा प्रोग्रॅम लिहू
हा सोपा प्रोग्रॅम असला तरी विषम संख्येला भागताना समस्या येऊ शकते
7 ला 2 ने भागल्यावर 3 हे आऊटपुट मिळाले
राउंडेड ऑफ रिझल्ट हवा असेल म्हणजेच 7 ला 2 ने भागल्यावर 3 ऐवजी 4 हे आऊटपुट मिळेल
आपल्याला पुढील संख्या हवी आहे
असा प्रोग्रॅम लिहू
मेन मेथॉड मध्ये टाईप करा इंट न् कॉमा न्हाल्फ सेमिकोलॉन आपली संख्या न् आणि त्या संख्येचा निम्मा भाग न्हाल्फ मध्ये संचित होईल
पुढील ओळीवर टाईप करा न् 5 सेमिकोलॉन पुढील ओळीवर टाईप करा आयएफ कंसा मध्ये न् मॉड्युल्स 2 डबल इक्वॉल टीओ 0 ओपन कर्ली ब्रॅकेट्स न् 2 0 एंटर दाबा
टाईप करा न्हाल्फ न् 2 न्हाल्फ इक्वॉल टीओ न् बाय 2 सेमिकोलॉन एल्से विथ इन कर्ली ब्रॅकेट्स न्हाल्फ इक्वॉल टीओ विथिन ब्रॅकेट्स न् 1 ठे व्होल डिव्हाइडेड बाय 2 सेमिकोलॉन 2 संख्या सम की विषम ह्यानुसार भागाकार केला जाईल
प्रोग्रॅमचे कार्य पाहण्यासाठी प्रिंट स्टेटमेंट लिहू
टाईप करा systemoutप्रिंटलं विथिन ब्रॅकेट्स सेमिकोलॉन सेव्ह करून कार्यान्वित करा
आपल्याला 2 ऐवजी 3 हे आऊटपुट मिळाले आहे
आपण येथे व्हेरिएबलची व्हॅल्यू कंडिशन नुसार बदलत आहोत
त्यामुळे प्रोग्रॅमचा सिंटॅक्स कठीण झाला आहे
टर्नरी ऑपरेटर मुळे हा कोड सोपा करता येईल
हा nested आयएफ पेक्षा सोपा कंडिशनल ऑपरेटर आहे
हा प्रश्नचिन्ह वापरून छोट्या सिंटॅक्स मध्ये लिहितात
हा एका वेळी तीन ऑपरंड्स घेतो
आपण टर्नरी ऑपरेटर चा सिंटॅक्स पाहू
जी कंडिशन तपासायची आहे तिला एक्सप्रेशन म्हणतात
कंडिशन ट्रू असल्यास ऑपरंड 1 हा रिझल्ट असतो
कंडिशन फळसे असल्यास ऑपरंड 2 हा रिझल्ट असतो
हे प्रोग्रॅममध्ये वापरून पाहू
प्रथम if एल्से स्टेटमेंट काढून टाका
टाईप करा न्हाल्फ इक्वॉल टीओ न् मॉड्युल्स 2 डबल इक्वॉल टीओ 0 क्वेशन मार्क न् बाय 2 कॉलन विथिन ब्रॅकेट्स न् 1 ठे व्होल डिव्हाइडेड बाय 2 सेमिकोलॉन n 2 0
न् 2 न् 1 2 semi कॉलन हे स्टेटमेंट असे वाचा जर न् सम असेल तर न्हाल्फ म्हणजे न् भागिले 2 अन्यथा ते न् प्लस 1 भागिले 2 आहे
हे करून पाहू
सेव्ह करून कार्यान्वित करण्यासाठी Ctrl स् आणि Ctrl एफ11 कीज दाबा
अपेक्षित आऊटपुट मिळेल
टर्नरी ऑपरेटर कोड मधील गर्दी कमी करतो आणि हे वाचण्यास सोपे होते
हा पाठ येथे संपला
आपण शिकलो
nested आयएफ स्टेटमेंट्स आणि टर्नरी ऑपरेटर चा जावा प्रोग्राम मधे वापर
असाइनमेंट nested आयएफ आणि टर्नरी ऑपरेटर वापरून प्रोग्राम लिहा
nested आयएफ वापरून संख्या सम आहे का आणि 11 च्या पटीत आहे का ते पहा
टर्नरी ऑपरेटर वापरून दिलेल्या दोन संख्यांपैकी मोठी संख्या ओळखा
प्रकल्पाची अधिक माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
स्पोकन हायफेन ट्युटोरियल डॉट ओआरजी स्लॅश न्मेइक्ट हायफेन इंट्रो हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते160धन्यवाद